अ हा एक जाण्या-येण्यासाठी रस्ता आहे खूप सारे झाडे वैगरे आहे मोठा रोड आहे इथे खूप सारे बदक आहे खूप सारे बदक आहे त्यांचे कलर ब्लॅक क्रीम व्हाईट आहे ते एका साईडला गवतामध्ये चाल --

हा एक जाण्यायेण्याचा रस्ता आहे एक डो एक जंगल आहे जंगलामध्ये एक बोर्ड लावलेला आहे. छोटे छोटे गवत आहे खूप मोठ्या मोठ्या झाड आहेत. दगड वगैरे पडलेले आहेत जाण्यायेण्याची रस्ते आहे.